मला थोडी माहिती पाहिजे कॉम्प्युटर विषयी. मला पण थोडीफार माहिती आहे.

मला तुझ्याकडून माहिती पाहिजे तर कॉम्प्युटरचे कोणकोणते पार्टस असतात?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 अच्छा अच्छा. हे जे डेस्कटॉप जे असतात, स्क्रीन, त्याचं काय काम असतं?

डेस्कटॉप जे असतात, त्याचं काय काम असतं? डेस्कटॉप फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन शो करते म्हणजे डिस्प्ले करते फक्त ते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

अच्छा. मला ह्यांच्याविषयी फक्त डेफिनिशन माहित आहे. संगणक काय असतात, एक सामान्य ऑपरेटिंग मशीन जे विशेषतः ज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या क्षेत्रात वापरली जाते त्याला कॉम्प्युटर म्हणतात.

ह्याचा शोध साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी लागला आहे. असं मी वाचलं आहे कुठंतरी

तर हे यांच म्हणजे मराठीमध्ये त्याला संगणकाची कार्यप्रणाली म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काम करण्यासाठी आपल्याला त्याला इंस्ट्रक्शन द्याव्या लागतात

जे इंस्ट्रक्शन आपण त्याला देत असतो त्याच्यावर तो प्रोसेसिंग करून मग तो आपल्याला डेटा देत असतो. आउटपुटच्या स्वरूपात

तर रॅम, रॅम है ना? म्हणजे संगणकाची तात्पुरती मेमरी असते.

जेंव्हा सीपीयू प्रक्रिया करत असते तेंव्हा तो डेटा तात्पुरत्या स्वरूपात रॅम मध्ये साठवून ठेवला जातो.

आपण तर ह्यांच्यामध्ये जसं कॉम्प्युटर म्हटलं तर आपण ह्यांच्यामध्ये एखादं मला वर्ड्स मध्ये एक लेटर बनवायचं आहे त्याच मला प्रिन्सिपलला, मी जर एज्युकेशन घेत आहे तर मला प्रिन्सिपलला द्यायचं आहे तर वर्ड्समध्ये तर ईज़ीली टाईप करू शकतो.

आपण त्याच्यामध्ये फॉन्ट पण देऊ शकतो

हां हां . पेज लेआऊट च्या मधून जाऊन आपण सर्व काही अरेंज करू शकतो.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

स्टोर करून ठेऊ शकतो. त्याला होल्ड वगैरे करणं, व्यवस्थित अरेंजमेंट करणं त्याची, तर एक्सेलमध्ये तर ते व्यवस्थित होईल. आणि टाईप करण्यात पण जो कीबोर्ड असतो, तो पण इझिली वापरला जातो. त्याचप्रमाणे पॉवरपॉईंट पण आहे. जसं की आपल्याला कुणाला काही इन्फॉर्मेशन द्यायचं आहे, तर आपण त्याला स्लाईड च्या माध्यमातून आपण क्रिएट करून ते त्यांना देऊ शकतो प्रेसझेन्टेशन बनवून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

अच्छा आणि सॉलिड फेज ड्राइव्ह? तसंच पुन्हा संगणकावरती दोन असतात ना एक हार्डवेअर असतं आणि एक सॉफ्टवेअर असतं. हार्डवेअर ते असते ज्याला आपण स्पर्श करू शकतो. जसं की मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, ठीक आहे? आणि जे सॉफ्टवेअर असते ते काय असते जे दिसत नसतं आपल्या डोळ्यांनी दिसत नसतं पण त्याची जी पूर्ण ऑपरेटिंग असते ती त्याच्यावर डिपेंड असते, सॉफ्टवेअर वरती.

त्याला हयाचे कॉम्युटर चे टाईप पण दोन तीन आहेत वाटतं, लॅपटॉप

is not clear

संगणक याचे काय फायदे असू शकतात आपल्याला? फायदे म्हणजे आपल्याला कुठलीही इन्फॉर्मेशन हवी असे तर आपण ती क्षणार्धात उपलब्ध करून देऊ शकतो. पुन्हा जी कामं मनुष्याला पॉसिबल नव्हती ते आपण मग म्हणजे कॉम्प्युटर करू शकतो. पुन्हा टाइम मानएजमेण्ट म्हणजे वेळेची बचत पण होते त्यामध्ये. आणि एक मनोरंजन म्हणून पण त्याचा वापर केला जातो.